लिब्रिऑफिस बसे च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
मॉडिफाइंग आ फॉर्म वरील ट्युटोरियलमध्ये आपण फॉर्म मध्ये दाता कसा भरायचा आणि त्यात बदल कसा करायचा ते शिकणार आहोत
मागील ट्युटोरियलमध्ये आपणLibreOffice बसे मध्ये formकसा बनवायचा ते शिकलो
आपण लायब्ररी डेटाबेस मध्ये सिंपल बुक्स दाता एंट्री फॉर्म बनवला होता
या formच्या सहाय्याने बुक्स टेबल मध्ये दाता कसा भरायचा ते पाहू
जर लिब्रिऑफिस बसे हा प्रोग्रॅम चालू नसेल तर प्रथम तो सुरू करा
आपला लायब्ररी डेटाबेस उघडा
जर बेस आधीपासून सुरू असल्यास आपण फाइल मेनू मधील ओपन वर क्लिक करून लायब्ररी डेटाबेस उघडू शकतो
किंवा फाइल मेनू मधील रिसेंट डॉक्युमेंट्स वर क्लिक करा
आता आपण लायब्ररी डेटाबेस मध्ये आहोत
डावीकडील पॅनेलमधील डेटाबेस सूचीतील फॉर्म या आयकॉनवर क्लिक करा
या विंडोच्या मध्यभागी असलेल्या फॉर्म्स खालील बुक्स दाता एंट्री फॉर्म हायलाईट झालेला दिसेल
या formच्या नावावर राईट क्लिक करा
आणि ओपन वर क्लिक करा
ब्लू बॅकग्राउंड असलेली एक नवी विंडो दिसेल ज्यात बुक्स टेबल मधील फील्ड्स शी संबंधित लेबल्स आणि टेक्स्ट बॉक्सेस आहेत
tab के दाबत प्रत्येक फिल्डवर जा
शेवटच्या फिल्डवर क्लिक केल्यावर बेस पुढील रेकॉर्ड उघडेल
अशा पध्दतीने आपण टेबलमधील रेकॉर्ड्स मधून पुढे पुढे जाऊ शकतो
याशिवाय खालील ब्लॅक ट्रायंगल आयकॉन वापरून सुध्दा आपण रेकॉर्ड्स मध्ये पुढे मागे प्रवास करू शकतो
अन्यथा एखाद्या विशिष्ट रेकॉर्ड वर जाण्यासाठी खालील टूलबारमधे रेकॉर्ड नंबर टाईप करून एंटर किंवा टॅब की दाबा
आपण शेवटच्या म्हणजे पाचव्या रेकॉर्ड वर जाऊ या
आता आपण नवीन रेकॉर्ड समाविष्ट करू या
हे करण्यासाठी न्यू रेकॉर्ड या आयकॉनवर क्लिक करा
ते खालील टूलबारवरील लास्ट रेकॉर्ड या आयकॉनच्या उजवीकडील बटण आहे
आपल्याला रेकॉर्ड नंबर 6 असे खाली लिहिलेल्या फॉर्म वर रिकाम्या टेक्स्ट boxesदिसतील आता आपण नव्या पुस्तकाची माहिती नवीन रेकॉर्ड मध्ये भरण्यासाठी तयार आहोत
तितले च्या टेक्स्ट बॉक्स मध्ये पॅराडाइज Lostअसे टाईप करा आणि पुढील fieldवर जाण्यासाठी tab या बटणाचा वापर करा
ऑथर च्या पुढे जॉन मिल्टन असे टाईप करा
PublishedYearच्या पुढे 1975 पब्लिशर म्हणून ऑक्सफोर्ड आणि प्राइस च्या पुढे 200 असे आपण बुक्स दाता एंट्री फॉर्म च्या सहाय्याने बुक्स टेबल मध्ये नवीन रेकॉर्ड समाविष्ट केले आहे
ही विंडो बंद करू या
आपण अशा पध्दतीने अधिक रेकॉर्ड किंवा दाता समाविष्ट करू शकतो
आत्ता आपण समाविष्ट केलेले शेवटचे रेकॉर्ड बेसने बुक्स टेबल मध्ये अपडेट केले की नाही हे बघू या
त्यासाठी बसे च्या मुख्य विंडोतील उजव्या पॅनेलमधील बुक्स टेबल वर डबल क्लिक करा
येथे फॉर्म च्या सहाय्याने आपण समाविष्ट केलेले न्यू रेकॉर्ड दिसत आहे
आता आपण ही विंडो बंद करू या
पुढे आपण आपल्या फॉर्म मध्ये सोपे बदल कसे करायचे ते शिकणार आहोत
त्यासाठी डाव्या पॅनेलमधील डेटाबेस सूचीतील फॉर्म्स या आयकॉनवर क्लिक करा
बुक्स दाता एंट्री फॉर्म मध्ये बदल करण्यासाठी त्यावर राईट क्लिक करा आणि मग एडिट वर क्लिक करा
ही विंडो आपल्या परिचयाची आहे
येथे जर आपण तितले वर क्लिक केले तर आपल्याला लाबेल आणि टेक्स्ट बॉक्स यांच्या भोवती ग्रीन बॉक्सेस उमटलेल्या दिसतील
याचा अर्थ आपण फॉर्म डिझाइन विंडोमध्ये आहोत
आणि आपण formचे स्वरूप त्यातील घटक आणि त्यांची कार्यप्रणाली यात बदल करू शकतो
उदाहरणार्थ आपण लेबल्स आणि टेक्स्ट बॉक्सेसचे स्थान आकार यात बदल करू शकतो
याला प्रॉपर्टीज असे म्हणतात
तितले या लेबलवर क्लिक करा
येथे प्रॉपर्टीज नामक छोटी पॉपअप विंडो उघडेल
येथे विविध घटक दिसत आहेत
आता ऑथर या लेबलवर क्लिक करा
लक्षात घ्या की प्रॉपर्टीज विंडो रिफ्रेश झाली असून ती ऑथर या लेबलच्या प्रॉपर्टीज दाखवत आहे
अशा प्रकारे आपण फॉर्म वरील विविध घटकांवर क्लिक केल्यावर आपल्याला प्रॉपर्टीज विंडो रिफ्रेश होऊन आपण निवडलेल्या घटकांच्या प्रॉपर्टीज दाखवते
प्रॉपर्टीज विंडो चे तितले आता प्रॉपर्टीज मल्टीसिलेक्शन झालेले दिसेल
याचे कारण ऑथर हे लेबल आणि त्याचा शेजारील टेक्स्ट बॉक्स हे एका समूहात असून ते ग्रीन बॉक्सेस संचात बंदिस्त आहेत
बेस फॉर्म मध्ये आपोआप लेबल्स आणि त्याच्या संबंधित टेक्स्ट बॉक्सेसचा समूह बनतो
पण आपण हे वेगवेगळेही करू शकतो
Titleच्या labelवर राईट क्लिक करून ग्रुप वर क्लिक करा आणि नंतर Ungroupवर क्लिक करा
आपल्याला दिसेल की लाबेल तितले आणि त्याचा टेक्स्ट बॉक्स आता एका समूहात नाहीत
अशा प्रकारे आपण फॉर्म मधील प्रत्येक घटकाच्या प्रॉपर्टीज मध्ये बदल करू शकतो
आता तितले टेक्स्ट बॉक्स ला टूल टिप जोडू या
प्रॉपर्टीज विंडो च्या खालपर्यंत स्क्रोल करू या
हेल्प टेक्स्ट या लेबलकडे लक्ष द्या
आणि येथे Enter ठे तितले ओएफ ठे बुक हेरे असे टाईप करा
आता वरील Fileमेनू खाली असलेल्या सावे या आयकॉनवर क्लिक करून फॉर्म सेव्ह करा आणि ही विंडो बंद करा
आपण केलेल्या बदलानंतर आपला फॉर्म कसा दिसतो याकडे एक नजर टाकू
त्यासाठी बेसच्या मुख्य विंडोवर जाऊन डाव्या पॅनेलमधील फॉर्म्स या आयकॉनवर क्लिक करा
उजव्या पॅनेलमधील बुक्स दाता एंट्री फॉर्म वर क्लिक करा
माऊसचा कर्सर टायटलच्या लेबलवर किंवा टेक्स्ट बॉक्सवर न्या
Enter ठे तितले ओएफ ठे बुक हेरे अशी टूलटिप आपल्याला दिसेल
अशा प्रकारे आपण formमध्ये सोपे बदल कसे करायचे ते शिकलो
बेस ट्युटोरियलच्या पुढील भागात formमध्ये अधिक बदल कसे करायचे हे आपण शिकणार आहोत
आता असाइनमेंट करू या
मेंबर्स टेबल साठी सिंपल फॉर्म बनवा
अशा प्रकारे आपण बेसमधील मॉडिफाइंग आ फॉर्म या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
थोडक्यात आपण formमध्ये दाता कसा भरायचा आणि त्यात बदल कसा करायचा याबद्दल शिकलो
quotस्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टquot हे quotटॉक टू टीचरquot या प्रॉजेक्टचा एक भाग आहे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
सदर प्रकल्पाचे संयोजन spoken tutorialओआरजी टीम ने केले आहे
यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आपल्या सहभागासाठी धन्यवाद